शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव जिजामाता आणि वडिलांचे नाव शहाजी राजे होते. शहाजी राजे हे विजापुरच्या आदिल शाहीच्या सेवेत होते. शिवाजी महाराज यांनी अं वयाच्या सोळाव्या वर्षी रायरेश्वरच्या मंदिरात शपथ घेतली. व स्वराज स्थापन करण्याचे त्यांनी स्वराज स्थापन करण्यासाठी त्यांनी आपले कार कार्य सुरू केले. शिवाजी महाराजांचे मातोश्री म्हणजे जिजामाता यांनी त्यांना लहानपणा पासूनच अं खूप सारे शिकवण दिली त्यांना. लहानपणा पासूनच खूप त्यांना व विविध महाभारत रामायण ह्या गोष्टीतून सर्व त्यांना शिकवल्या. शिवाजी महाराज हे लहानपणा पासूनच खूप बुद्धिमान हुशार होते. शिव शिवाजी महाराज अं यांनी अं यांनी अवघे अवघे अवघे थोडे मावळे घेऊन तोरणा किल्ला सर केला. तोरणा किल्ल्यावरती मी त्यांनी स्वराज्याच तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. अह तोरणा किल तोरणा किल्ला हातात आल्या नंतर शिवाजी महाराजांनी मुरूम देवाचा गढ मुरूम देवाचा डोंगर म्हणजे आजचा राजगढ हयाच्यावर हा त्यांनी काबिज केला. तिथे त्यांना तिथे ही त्यांना डागडुजी करतानी त्यांना अं गुप्त धन सापडले. देवाच्या कृपेने ते गुप्त धन सापडले, त्यामुळे शिव अं मुरूम त्यामुळेच अं शिवाजी महाराजांनी किल्ल्याची डागडुजी केली आणि त्याला राजगड असे नाव दिले. पुढे जाऊन राजगड हे स्वराज्याची पहिली राजधानी ठरली. असेच शिव शिवाजी महाराज एक एक गढ हा काबिज करत गेले. शिवाजी महाराज म्हणजे अत्यंत हुशार आणि बुद्धिमान होते. त्यांनी विजापूरच्या आदिल शहाला वेळो वेळी करून सोडले. शिवाजी महाराज अं शिवाजी महाराजांनी आपल्या माव सह्याद्रीतले मावळे हाताशी घेतले. त्यात तानातानाजी, येसुजी , नेताजी पालकर, विविध मातबर मराठी सरदार होते. व शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांनी शिवाजी महाराजांचे लग्न सईबाई यांच्याशी लावले. शिवाजी महाराजांना अं सात पत्नी होत्या. त्यातले सईबाई, सोयराबाई आणि पुतळाबाई ह्या तीन प्रमुख पत्नी होत्या. शहाजी राजे यांनी शिवाजी महाराजांचे अं लग्न वैगेरे करून एकेक मराठा मातबर सर सरदार आपल्या आपल्याकडे वळवून घेतले. शिवाजी महाराज यांनी बिजापूरच्या अनेक सरदारांना मात दिली. शिवाजी महाराज यांच्यावर अं अफजल बरचशे अं बरेचशे आदिलशाही सरदार आदिलशाही सरदार माघारी परतल्याने शेवटी बडी बेगम हिने अफजल खान या या अफजल खानास शिवाजी महाराजांवर शिवाजी महाराजांवर चाल करून पाठवले. अफजलखान हा वाईचा सुभेदार होता. अफजलखान म्हणजे अत्यंत क्रूर आणि अत्यंत क्रूर होता. त्याने वाय शिवाजी महाराजांव शिवाजी महाराज त्या वेळेस प्रतापगड किल्ल्यावर होते. शिवाजी महाराजांवर चाल करून येण्याच्या वेळेस त्यांनी येताना मध्येच अनेक मंदिरे पेटवले. भरपूर अनेक मंदिर ही ते तोडले, देवाच्या मुर्त्या त्या तोडल्या. पण शिवाजी महाराजांनी अत्यंत हुशारीने अफजलखानास ठार केले. शिवाजी महाराजांनी एक एक करत एक एक करत अनेक आदिलशाही सरदारांना मात दिली. त्यात अं सिद्धी पण एक होता. शिवाजी महाराज ज्यावेळेस पन्हाळा किल्ल्यावर होते त्यावेळेस सिद्धिने पन्हाळ्याला वेढा घातला पण पण शिवाजी महाराज खूप हुशार त्यांनी आपला एक तोतया अं अं सिद्धी जोहरकडे आम्ही आपल्या सर्व नेत्यांना असा सांगून सिद्धी जोहरकडे एक आपला हुभेहूब हुभेहूब पाठवला व ते गुप्त मार्गाने विशाल गडाकढे निघाले. विशाल गडाकढे जाताना त्यांनी घोडखिंड वैगरे पार करत ते विशाल गडावर पोहोचले. पण या पण सिद्धी जोहरचे पण या धामधुमीत त्यांच्या

त्यांनी गोवळ कोंड्याचा कुतुबशहा या या सोबत पण मैत्री करून चांगले संबंध निर्माण केले. शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजयामध्ये थेट जिंजीपर्यंत जिंजीपर्यंत सर्व जिंजीपर्यंत प्रदेश काबिज केला. शिवाजी महाराज शिवाजी महाराजांनी जवळ जवळ तीनशे किल्ले स्वराज्यामध्ये आणले. तरी अं पुरंदर ह्या किल्ल्याला शिवाजी महाराज एका नंतर एक किल्ले जिंकतच चालले होते, पण मुघल बादशाह औरंगजेब हा शिवाजी महाराज यांच्यावर चाल करून आला. त्याने अं त्यांनी त्याचा त्यांनी पुरंदर किल्ल्यात वेढा घातला. पुरंदर किल्ला जिंकला. शिवाजी महाराजांनी अं बेधाराजे जयसिंग ह्याच्यासोबत तह केला. ते आता हा अंतर्गत अं अं बेधाराजे यास अं जवळ जवळ तेवीस किल्ले देण्यात आले. पण शिवाजी महाराजांनी लवकरात लवकर ते किल्ले परत मिळविले. पण अं तहा नुसार शिवाजी महाराजांना आग्रास बादशहाच्या भेटीसाठी जा जायचे होते. शिवाजी महाराज युवराज शंभू शंभूराजांना घेऊन आगऱ्याला गेले. पण औरंगजेबाने त्यांचा दरबारात अपमान केला. पण शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराज हे खूप

काही दुखत आहे त्यामुळे मिठाईचे डब्बे वैगरे पाठवतो असे असे अं असं फसवून ते सुटले. शिवाजी महाराज स्वराज्यात परतले पण त्यांनी शंभू राज्यांना माघच ठेवले. पण नंतर शंभू राजे पण स्वराज्यात येऊन दाखल झाले. एक असे अनेक विजय करत करत शिवाजी महाराजांनी शिवाजी महाराजांना वाटले की आता आपले स्वराज स्वराज्याचे एक चित्र बनवून असे अनेक विजय केल्यानंतर शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्यभिषेक करण्याचे ठरवले. त्यांनी आपल्या राज्य शिवाजी महाराजाचे राज्यअभिषेकच्या वेळेस कागा भट्ट हा पंडित होता. सात जवळ जवळ अं सात नद्यांचे पाणी आणण्यात आले होते. शिवाजी महाराज यांच्यासाठी बत्तीस आसन बनवण्यात आले होते. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकच्या वेळी

शिवाजी महाराजांच्या मातोश्री म्हणजे जिजामाता यांच्या निधंनामुळे शिवाजी महाराज खूप दुखावले होते. पण ते दुख सावरून त्यांनी ते आपला राज्य कारभार बघत होते. शिवाजी महाराज म्हणजे थोर व्यक्तीवान त्यांनी पुढच्या पिढीसाठी चांगला विचार सोडून गेले. शिवाजी महाराज म्हणजे एक शिवाजी महाराज यांनी पुढच्या भविष्याचा विचार करून ते त्या काळातच वृक्षरोपण वैगरे ते करत होते. ते शिवाजी महाराज यांनी शिवाजी महाराजांसारखं एक थोर विचारवंत आपल्या ह्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मून गेला, हेच आपले खूप मोठे भाग्य आहे. शिवाजी महाराज यांनी आपल्या कारकिर्दीत खूप मो खूप मोठे पराक्रम केले. तरी ते पण वयाच्या उतरत्या होत्या त्या वेळेस शिवाजी महा शिवाजी महाराज हे एकोणिसशे ऐंशीसाली अं हे अल्पशा अल्पशा आजाराने शिवाजी महाराज यांचे शिवाजी महाराज यांचे त्यांचा आजारी असताना शिवाजी महाराज यांचे

सचिन स त्याला त्याच्या काही गाण्याने प्रसिद्ध मिळाली तेव्हापासून त्यांनी जगभर perform केले आहे प्रारंभिक जीवन श्रींनाद त्याने आपल्या गावातील शासकीय प्राथमिक शाळा शाळेत शिक्षण घेतले तिसरी येथे असताना त्यांनी स्थानिक

त्यांनी पंजाब विद्यापीठ चंदिगड येथून सोपी संगीत गाण्यात M. phill आणि नंतर सोपी गाण्यात मध्ये p. h. d पूर्ण करताना आपल्या संगीतकार हिंदी वर लक्ष केंद्रित केले

सुरुवात केली आणि महाविद्यालयात असताना त्यांचे सरताज दत्तक घेतले हरया सरताज ने वीस व्व्याया वरशी वसायिक संकेत कारखिंडी सुरू केली यापूर्वी त्याने सांगितले आहे की तो एक शेतकरी आहे आणि त्याला perform म्हणून करिअर शोच्या आयोजकांनी त्याला youtube वर काचांना ऐकले होते आणि त्यांनी पंजाबी comedian प्रेक्षक का सठी सादरी कारण करावे अशी यांची

दोन मे दोन हजार चौदा रोजी सरताजने Royal मध्ये सादरीकरण त्याने मामा दोन हजार सतरा मध्ये पुन्हा सर्वोत्कृष्ट गीतकार आणि पुढारी यांसाठी बाबा दोन हजार अठरा मध्ये music of the year जिंकले झालेल्या ऐतिहासिक जीवनपट boxfilm या चित्रपटाचा मुख्य भूमिकेतून त्यांनी अमेरिकन चित्रपट उद्योगात होत आहे

त्यांनी विद्यापीठ शिकवले आणि ते एक भांगडा

संगीतकार आणि गायक असे तरी सरताज म्हणाले की ते तेरी हे त्यांचे पहिले प्रेम म्हणतात इसको व्यापी वीस हजार एक्यांन इबदत रंविर संधू तों consent industries दोन हजार बारा SPEED RECORD दोन हजार अकरा चिरे बाला सरताज box BLINGUM LIMITED दोन हजार बारा सरताज LIGHT SPEED RECORD चित्रपट निहाल पंजाबी चित्रपट दोन हजार तेवीस साली जुत्ता केदार पंजाबी चित्रपट दिलजित दोसांज दिलीजीत सिंग दोसाज जन्म सहा जानेवारी एकोण वीसे च्व्र्यांशी ज्साय्क वृतांत दिलजित दोसांज महणुन ओळखले जाणारे भरतीय गायक अभिनता चित्रपट निर्माता आणि ग्रुप दर्शन पंजाबी संगीत आणि त्यानंतर पंजाबी आणि हिंदी सिनेमामध्ये काम करते दोसांज नी मध्ये प्रवेस केला तो केनेडियन ALBUM , COMPANY चा U. K आसीया आणि निव्ईझीलेंद ओड सिंद्ल